नमस्कार
बेसिक्स ओएफ रिडायरेक्शन वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत बाश मधील इनपुट आणि आऊटपुट रिडायरेक्शन आणि फाईल डिस्क्रीप्टर्स स्टँडर्ड इनपुट स्टँडर्ड आऊटपुट स्टँडर्ड एरर हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialओआरजी ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42
पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
gnuलिनक्स मधे आपण फाईलमधे आऊटपुट पाठवू शकतो किंवा फाईलमधील इनपुट वाचू शकतो
प्रत्येक शेल कमांडला त्याची स्वतःची इनपुटस आणि आऊटपुटस असतात
इनपुट आणि आऊटपुटचे रिडायरेक्शन करण्यासाठी विशिष्ठ नोटेशनचा वापर Shellद्वारे केला जातो इनपुट किंवा आऊटपुटचा डिफॉल्ट पाथ बदलण्याला रिडायरेक्शन म्हणतात
gnuलिनक्स मधे हार्डवेअर सकट प्रत्येक गोष्ट ही फाईल असते
सामान्यतः रिटर्न व्हॅल्यूज अशा असतात
इनपुटसाठी 0 शून्य म्हणजेच कीबोर्ड आऊटपुट साठी 1 एक म्हणजेच स्क्रीन एरर साठी 2 दोन म्हणजेच स्क्रीन 0 1 2 हे पोझिक्स नंबर्स आहेत आणि हे फाईल डिस्क्रीप्टर्स म्हणून ओळखले जातात
युजर किंवा इतर प्रोग्रॅमशी बोलण्यासाठी रीडायरेक्टर पोझिक्स नंबर्स वापरतो
स्टँडर्ड इनपुट स्टँडर्ड इनपुट ही डिफॉल्ट इनपुट मेथड आहे
इनपुट वाचण्यासाठी सर्व कमांडसद्वारे ही वापरली जाते
ही शून्याने दाखवली जाते
ह्याला stdinस्टँडर्ड इनपुट असेही म्हणतात
कीबोर्ड हे डिफॉल्ट स्टँडर्ड इनपुट आहे
लेस थान चे चिन्ह हे इनपुट रीडायरेक्शनचे चिन्ह आहे
त्याचा सिंटॅक्स असा आहे
कमांड स्पेस लेस थान सिम्बॉल स्पेस फाइलनेम रिडायरेक्शन डॉट श नावाची फाईल उघडू
मी फाईलमधे कोड टाईप करून ठेवला आहे
ही शेबांग लाईन आहे
टाईप करा सॉर्ट स्पेस लेस थान सिम्बॉल स्पेस फाइल डॉट टीएक्सटी हे इनपुट रीडायरेक्शनचे उदाहरण आहे
फाइल डॉट टीएक्सटी ह्या फाईलमधून इनपुट घेतले जाईल
सॉर्ट कमांड फाइल डॉट टीएक्सटी फाईलमधील अंक क्रमाने लावेल
सेव्ह क्लिक करा
रिडायरेक्शन डॉट श फाईल कार्यान्वित करा
CTRLALTT ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
आता फाइल डॉट टीएक्सटी फाईलमधील घटक पाहू
टाईप करा कॅट स्पेस फाइल डॉट टीएक्सटी
एंटर दाबा
फाईलमधे अंकांची मालिका आपण बघू शकतो
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस रिडायरेक्शन डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश रिडायरेक्शन डॉट श एंटर दाबा
सॉर्ट केल्यानंतरचे आऊटपुट टर्मिनलवर बघू शकतो
अंक हे चढत्या क्रमाने सॉर्ट केलेले आहेत
स्लाईडस वर जा
स्टँडर्ड आऊटपुट आऊटपुट दाखवण्यासाठी स्टँडर्ड आऊटपुट सर्व कमांडसद्वारे वापरले जाते
डिफॉल्ट आऊटपुट स्क्रीनवर दाखवले जाते
हे एकया अंकाने दाखवले आहे
हे स्टडआउट स्टँडर्ड आऊटपुट म्हणून ओळखले जाते
जीटीग्रेटर दॅनचे चिन्ह हे आऊटपुट रीडायरेक्शनचे चिन्ह आहे
त्याचा सिंटॅक्स असा आहे कमांड स्पेस ग्रेटर थान सिम्बॉल स्पेस फाइलनेम आता रिडायरेक्शन डॉट श ह्या फाईलवर जाऊ
मागील म्हणजेच सॉर्ट ह्या ओळीला कमेंट करा
त्याच्याखाली टाईप करा एलएस स्पेस ग्रेटर थान स्पेस एलएस अंडरस्कोर fileटीएक्सटी हे आऊटपुट रीडायरेक्शनचे उदाहरण आहे
एलएस चे आऊटपुट ls file डॉट टीएक्सटी मधे संचित होईल
एलएस कमांड विशिष्ट डिरेक्टरीतील फाईल्सच्या संबंधित माहितीची सूची दाखवेल
फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा
प्रॉम्प्ट क्लियर करा
प्रथम एलएस टाईप करून आऊटपुट पहा
अप ऍरो बटण तीन वेळा दाबा
डॉट स्लॅश रिडायरेक्शन डॉट श ही मागील कमांड मिळवा
एंटर दाबा
आता आऊटपुट योग्य प्रकारे रीडायरेक्ट झाले का ते तपासू
टाईप करा गेडीत स्पेस एलएस अंडरस्कोर फाइल डॉट टीएक्सटी आणि एंटर दाबा
आपण ह्या फाईलमधे आऊटपुट बघू शकतो
रीडायरेक्ट यशस्वी झाले आहे
स्लाईडस वर जा
स्टँडर्ड एरर ही डिफॉल्ट आऊटपुट एरर आहे
हे सर्व सिस्टीम एरर्स लिहिण्यासाठी वापरले जाते
हे दोन अंकाने दाखवले जाते
ह्याला stderrस्टँडर्ड एररअसेही म्हणतात
डिफॉल्ट स्टँडर्ड एरर आऊटपुट स्क्रीन किंवा मॉनिटरवर दिसते
दोन ग्रेटर दॅनचे चिन्ह 2जीटीहे एरर रीडायरेक्शनचे चिन्ह आहे
त्याचा सिंटॅक्स असा आहे कमांड स्पेस 2 ग्रेटर थान स्पेस एरर डॉट टीएक्सटी रिडायरेक्शन डॉट श या फाईलवर जाऊ
मागील म्हणजेच एलएस कमांडला कमेंट करा
त्याखाली टाईप करा आरएम स्पेस बॅकस्लॅश टीएमपी बॅकस्लॅश 4815 डॉट टीएक्सटी स्पेस 2 ग्रेटर थान सिम्बॉल स्पेस एरर डॉट टीएक्सटी
एरर आऊटपुट एरर डॉट टीएक्सटी फाईलमधे रीडायरेक्ट केले जाईल
सेव्ह क्लिक करा आणि टर्मिनलवर जा
प्रथम एरर बघण्यासाठी कमांड टाईप करू
टाईप करा आरएम स्पेस बॅकस्लॅश टीएमपी बॅकस्लॅश 4815 डॉट टीएक्सटी एंटर दाबा
एरर दाखवली जाईल
rm कॅनोट रिमूव्ह स्लॅश टीएमपी स्लॅश 4815 डॉट txt नो सुच फाइल ओर डायरेक्टरी आता फाईल कार्यान्वित करू
अप ऍरोचे बटण दाबा
आणि डॉट स्लॅश रिडायरेक्शन डॉट श ही मागील कमांड मिळवा
एंटर दाबा
आता एरर रीडायरेक्ट झाली का तपासू
टाईप करा गेडीत स्पेस एरर डॉट टीएक्सटी आणि एंटर दाबा
आता एरर एरर डॉट टीएक्सटी फाईलमधे रीडायरेक्ट झालेली बघू शकतो
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात शिकलो बाश मधील इनपुट आणि आऊटपुट रिडायरेक्शन आणि फाईल डिस्क्रीप्टर्स ltचिन्हाच्या सहाय्याने स्टँडर्ड इनपुट जीटी चिन्हाच्या सहाय्याने स्टँडर्ड आऊटपुट 2जीटी 2 ग्रेटर दॅन चिन्हाच्या सहाय्याने स्टँडर्ड एरर असाईनमेंट म्हणून सी C जावा सारख्या कुठल्याही लँग्वेजमधे प्रोग्रॅम लिहा
आणि आऊटपुट किंवा एरर नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा
किंवा तुमचे नाव पत्ता या सारखे घटक असलेली टेक्स्ट फाईल बनवा
आणि ते घटक नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे